मी एका दुकानाचे चित्र पाहत आहे आणि तेथे बरी पुस्तके आणि स्टेशनरी सामग्री आहे.

दुसर्‍या त्या माणसाला स्ट्रेचिंग करत आहे. तिथे आणखी काही लोक खुर्च्यांवर बसले आहेत.